सी एंड C मधील कंडिशनल स्टेटमेंट्स च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
ह्यात शिकणार आहोत एक स्टेटमेंट कार्यान्वित करणे
अनेक स्टेटमेंट्स कार्यान्वित करणे
हे उदाहरणांद्वारे पाहू
आपण काही सामान्य एरर्स आणि त्याचे उपाय ही बघू
ह्यासाठी आपण उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम व्हर्शन 1110 जीसीसी आणि g कंपाइलर व्हर्शन 461 वापरत आहोत
कंडिशनल स्टेटमेंट्स च्या परिचयाने सुरू करू
हे स्टेटमेंट कार्यान्वित होताना प्रोग्रॅमचा फ्लो नियंत्रित करते
हे कोणता कोड कार्यान्वित होणार ह्याचा निर्णय घेण्यास मदत करते
आपण कंडिशन्स ट्रू किंवा फळसे आहेत हे तपासू शकतो
त्यानुसार एक किंवा अनेक स्टेटमेंट्स कार्यान्वित करू शकतो
आयएफ स्टेटमेंट चा फ्लो समजून घेऊ
कंडिशन जर ट्रू असेल तर स्टेटमेंट1 कार्यान्वित होईल
कंडिशन जर फळसे असेल तर स्टेटमेंट2 कार्यान्वित होईल
आता एल्से आयएफ स्टेटमेंट चा फ्लो पाहू
कंडिशन1 जर ट्रू असेल स्टेटमेंट1 कार्यान्वित होईल
कंडिशन1 जर फळसे असेल तर कंडिशन2 तपासली जाईल
कंडिशन2 जर trueअसेल तर स्टेटमेंट3 कार्यान्वित होईल
कंडिशन2 जर फळसे असेल तर स्टेटमेंट2 कार्यान्वित होईल
चला आता प्रोग्रॅमकडे वळू
मी एडिटरवर कोड आधीच लिहिला आहे
आपण तो उघडू
लक्ष द्या ifstmtसी हे आपल्या फाईलचे नाव आहे
ह्यामध्ये दोन संख्यांची बेरीज करून काही कंडिशन्स तपासणार आहोत
हा कोड समजून घेऊ
ही हेडर फाइल आहे
हे मेन फंक्शन आहे
येथे आ बी आणि सुम ही तीन इंटिजर व्हेरिएबल्स घोषित केली आहेत
येथे यूझर ला इनपुट देण्यास सांगू
आ आणि बी च्या व्हॅल्यूज यूझर एंटर करेल
त्या व्हॅल्यूज व्हेरिएबल आ आणि बी मध्ये संचित होतील
scanf फंक्शन हे कन्सोल वरील डेटा वाचेल
हे मिळालेला रिझल्ट दिलेल्या व्हेरिएबलमध्ये संचित करते
scanf मधील फॉर्मॅट स्पेसिफायर डेटाचा टाईप सांगते
येथे d आहे ज्याचा अर्थ आपण डेटा टाईप इंटिजर शी संबंधित आहोत
येथे आ आणि बी च्या व्हॅल्यूजची बेरीज करत आहोत
मिळणारे उत्तर सुम मध्ये संचित करू
नंतर रिज़ल्ट प्रिंट करू
हे आयएफ स्टेटमेंट आहे
सुम वीस पेक्षा जास्त आहे का हे तपासू
कंडिशन ट्रू असेल तर सुम इस ग्रेटर थान 20 असे प्रिंट करू
ह्या ओळींना कमेंट करू
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
सेव्ह करा
प्रथम आयएफ स्टेटमेंट कार्यान्वित कसे होते ते पाहू
टर्मिनल विंडो उघडण्यासाठी कीबोर्ड वरील Ctrl Alt आणि टीटी ही बटणे एकत्रितपणे दाबा
संकलित करण्यासाठी टाईप करा जीसीसी स्पेस आयएफएसटीएमटी डॉट सी स्पेस o स्पेस आयएफ आणि एंटर दाबा
कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा if आणि एंटर दाबा
आपल्याला असे दिसेल Enter ठे वॅल्यू ओएफ आ एंड बी
आपण 10 आणि 12 ह्या व्हॅल्यूज देऊ
आउटपुट सुम ओएफ आ एंड बी इस 22
सुम इस ग्रेटर थान 20
हे दर्शविते
प्रोग्रॅमवर जाऊ
आपण दुसरी कंडिशन तपासू
ही कमेंट काढू
येथे कमेंट करू
सेव्ह करा
हे else आयएफ स्टेटमेंट आहे
सुम ही दहा पेक्षा जास्त आहे का हे तपासू
कंडिशन ट्रू असेल तर प्रिंट करू सुम इस ग्रेटर थान 10 एंड लेस थान 20
टर्मिनलवर जाऊ
अगोदर प्रमाणे संकलित करू
अगोदर प्रमाणे कार्यान्वित करू
आपल्याला असे दिसेल Enter ठे वॅल्यू ओएफ आ एंड बी
10 आणि 2 ह्या व्हॅल्यूज देऊ
आपल्याला असे दिसेल सुम ओएफ आ एंड बी इस 12
सुम इस ग्रेटर थान 10 एंड लेस थान 20
प्रॉम्प्ट क्लिअर करा
प्रोग्रॅमवर परत जाऊ
ही आणि ही कमेंट काढा आणि सेव्ह करा
जर वरील दोन्ही कंडिशन्स फळसे असतील तर प्रिंट करू सुम इस लेस थान 10
कार्यान्वित करून पहा
टर्मिनल वर पुन्हा जा
अगोदर प्रमाणे संकलित आणि कार्यान्वित करू
हे असे दिसेल
Enter ठे वॅल्यू ओएफ आ एंड बी
3 आणि 5 अशा व्हॅल्यूज देऊ
हे आऊटपुट दिसेल सुम ओएफ आ एंड बी इस 8
सुम इस लेस थान 10
काही सामान्य एरर्स पाहू
जी आपल्यास मिळू शकते
प्रोग्रॅमवर परत जाऊ
ते सेव्ह करा
समजा आयएफ स्टेटमेंट च्या शेवटी सेमिकोलॉन टाईप केले
चला पाहु काय होते सेव्ह करा
कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ
अगोदर प्रमाणे संकलित करू
एल्से विथआउट आ प्रिव्हियस आयएफ अशी एरर दिसेल
प्रोग्रॅमवर जाऊ
ही सिंटॅक्स एरर आहे
आयएफ स्टेटमेंट हे कधीही सेमिकोलॉन ने संपवले जात नाही
एल्से आयएफ स्टेटमेंट चे कार्य आधीच्या आयएफ शिवाय होऊ शकत नाही
ही एरर दुरूस्त करण्यासाठी सेमिकोलॉन डिलिट करा
सेव्ह करा
कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ
अगोदर प्रमाणे संकलित आणि कार्यान्वित करू
आ आणि बी ला व्हॅल्यूज देऊ
3 आणि 6 या व्हॅल्यू देऊ
हे आऊटपुट दिसेल सुम ओएफ आ एंड बी इस 9
सुम इस लेस थान 10
हाच प्रोग्रॅम C मध्ये कार्यान्वित करू
प्रोग्रॅमवर जाऊ
येथे काही बदल करू
कीबोर्ड वरील Shift Ctrl आणि स् ही बटणे एकत्रितपणे दाबा
फाईलला cpp एक्सटेन्शन देऊन सेव्ह करा
हेडर फाइल बदलून आयोस्ट्रीम करा
येथे यूझिंग स्टेटमेंट समाविष्ट करा
सर्च फोर एंड रिप्लेस टेक्स्ट ऑप्शन वर क्लिक करा
प्रिंटफ स्टेटमेंट च्या जागी काउट स्टेटमेंट लिहू
रिप्लेस एल आणि नंतर क्लोज वर क्लिक करा
येथे क्लोजिंग ब्रॅकेट्स डिलिट करा
स्कॅन्फ स्टेटमेंट च्या जागी सिन स्टेटमेंट लिहू टाईप करा सिन आणि दोन क्लोजिंग एंगल ब्रॅकेट्स
C मध्ये ओळ वाचण्यासाठी सिन फंक्शन चा वापर होतो
फॉर्मॅट स्पेसिफायर्स डिलिट करू
कॉमा आणि एम्परसँड डिलिट करू
कॉमा डिलिट करून टाईप करा दोन क्लोजिंग एंगल ब्रॅकेट्स
पुन्हा आणि क्लोजिंग ब्रॅकेट्स डिलिट करून सेव्ह करा
येथे क्लोजिंग ब्रॅकेट्स आणि कॉमा डिलिट करा
बॅकस्लॅश न् आणि फॉर्मॅट स्पेसिफायर डिलिट करू
टाईप करा दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स
पुन्हा टाईप करा दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स आणि डबल कोट्स मध्ये बॅकस्लॅश न् n
येथेही आपण क्लोजिंग ब्रॅकेट डिलिट करू
आता पुन्हा ही आणि ही क्लोजिंग ब्रॅकेट डिलीट करू
सेव्ह करा
कार्यान्वित करू
टर्मिनलवर जाऊन प्रॉम्प्ट क्लिअर करू
संकलित करण्यासाठी टाइप करा g स्पेस ifstmtसीपीपी स्पेस o स्पेस आयएफ1 एंटर दाबा
येथे आयएफ1 आहे कारण ifstmtसी च्या आउटपुट पॅरामीटर आयएफ वर आपल्याला ओव्हरव्हराईट करायचे नाही
आता एंटर दाबा
कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा if1 आ आणि बी ला व्हॅल्यूज देऊ
आपण 20 आणि 10 या व्हॅल्यूज देऊ
सुम ओएफ आ एंड बी इस 30
हे आऊटपुट दिसेल
सुम इस ग्रेटर थान 20
आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत
स्लाईडस वर जाऊ
थोडक्यात या ट्यूटोरियल मध्ये आपण आयएफ स्टेटमेंट उदाहरणार्थ आयएफ आणि एल्से आयएफ स्टेटमेंट उदाहरणार्थ एल्से आयएफ शिकलो
असाइनमेंट आ हा बी पेक्षा मोठा की लहान हे तपासणारा प्रोग्रॅम लिहा
Hint आयएफ स्टेटमेंट वापरा
आ बी किंवा सी पैकी कोणती व्हॅल्यू मोठी आहे हे तपासणारा प्रोग्रॅम लिहा
Hint else आयएफ स्टेटमेंट वापरा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे